बनवलेल्या पायऱ्या दिसत आहे पायऱ्यात अजून--

व्यवस्थित पणे बनवण्यात आलेला आहे.

हा फोटो एक जुन्या काळातील चित्र अस--

राखी तयार करतानी दिसत आहे.

मगर पाण्यात जाताना दिसत आहे.

सदर फोटो शो रूम चा आहे व शो रूम मध्ये दुचाकी --

गाड्याना फोर्स स्ट्रोक् न वरती उचलण्यात आणलेल आहे.

अश्या प्रकारचं पाणी वाहताना दिसत आहे.

ह्या डिश ला पाहून कोणत्या पण गिराहीकाच्या मनात पाणी सुटेल.

व झुडपे दिसत आहे या फोटोत --

एक घर दाखवण्यात आलेलं आहे या व घरच्या शेजारी--